कमी feel नये होत म्हने का माझी पोरगी तिकडं आपल्या सासरी आहे बा म्हनून सासुरवाडीला आहे म्हनून असं नाई का म्हनजे कधी कधी जात राहातो तर अस आय अस हाय

आज नाई का थोडस थंडा मोसम आहे न त स्वर झन बाहेर निघाले बिलकुल बाहेरची हवा घ्या साठी

हो येत आय काबर call अल्ता का? काबर म्हनलं आवाज नाई येत होता माझा?

हं हां मी म्हंटल काय करत आहे म्हंटल आता?

नाई पोर नाई झोपले आज म्हनजे पाऊस आला न जास्ती त सर्व झन आज सर्वच आपल्या घराच्या बाहेर आहेत मस्त थंड थंड वाटत आहे न आज

ते तुझे जीजू पन TV पाहात आय आतच नाई झोपत ते थोडेसे दुबले पतले आहेत त्यांना काही फिरायची जरुरत नाई ए तूच फिर म्हनते आपला weight कमी कर म्हनते हं काय आहे? ते कामच काम आमच्या इकडे तर अस काय?

घेऊ ना आपली आपली

आमच्या इकडे कारन आमच्या इकडे पैदल पैदल कोनी नाई जात सकाळी सकाळी जातेत सगडे लोक garden मधी garden आहेत आमच्या इकड खूप छान छान

हो हो पोरांना पन म्हनजे की ते अह बाई वगैरे

वर बस्तातेत आणि खेडतात

हो का कोणी कोणी कारण की school सकाळी असेत न हं हं

नाई न आता होनार आहे किती तारखे पासून होईन बेटा? twentyseven म्हनत आय twenty-seven आताची

इकडची school मोटे हायत त्यांना त्यांच्या शिक्षक लोकांच्या सुट्ट्याचं पूर्ण नाई होत

हम्म आता उद्या जानार हाओ इच्या school मध्ये उदयाला जानार आहे आनि तिथून तो codenumber आनायचा आहे admission साठी अच्छा अच्छा admission admission त होऊन गेल्या असतील न त्यांची?

हाओ न आता का म्हंणटल?

hello आवाज येत हो येत आहेत न बोल न काय म्हंटल?

admission वगैरे घेतात आजच जानार होतो आम्ही मंग म्हने हे तुझे जीजू म्हनाले की उद्या जाऊन आजच का जाचाय नंतर उद्या जाऊन बा उद्या म्हंटल त उद्या जाऊ अस म्हनाले त म म्हनलं जाऊ द्या मंग उद्या जाऊन इथून आम्हाला वीस किलो मीटर दूर जावं लागते न म्हनून दादा कोटी गेला

पा चोवीस तास त जाईन त आता उद्या जाऊन म्हंटल books वगैरे आनून म्हंनल आनि admission च बी पाहून घेऊ म्हणटलं

एवढ्या लवकर असते यांची admission वगैरे

तुम्ही धबधबा पन पाहू शकता

हो न तेच त माझ्या मुलगा तेवढा हुशार नाई ए मुलगी थोडीशी हुशार आय आपन काय काय विचारते हम्म अग tutionclasses वगैरे नाई का coaching वगैरे लावून देऊन म्हनलं त्यांची दोघांची बी

school लागता बरोबर म्हनजे कस मोकड होऊन जाते आपन किती बी घेऊन बसलो तरी ते अभ्यास नाई करत ते study करत नाई बरोबर आपन म्हनजे आपलं mummypappa पाशी जास्तच हे करतेत न म्हनून त म्हनुन त्यांना Coaching च दोघा झनाना Coachingclass लाऊन देते ते जातेत मंग आपल्या Tuitionclass मध्ये हो असच आहे न म्हनते हो आपन कितीही जवड घेऊन त्यांच्या डोक्याच्या बाहेरून जाते दुसऱ्याच्या खाली म्हनलं एक burden राहाते न watch राहते बराबर

चार ही जे काही असते मंग त माझ्यासाठी तो आहे का चांगला

त्यांना तुमच्या tuition ते दोन ते दोन तास

आता हे आणि आपल्याला हो त आता मंग आता उद्याच करू न आता किती झाल्या? आपल्यावाल्या आपन न केल्या त्या

आपन न recording तीन केल्या न तुझ्या सोबत आपन दोघी

तीन केल्या न?

हो अठावीस साहा अं stop एके दिवशी आमचे sir वर्गात आले. आणि त्यांनी एक उपक्रम जाहीर केला. उपक्रम होता, मराठी विषय कोपरा तयार करणे. उपक्रमासंबंधातील माहिती ऐकत असताना मी तर गडबडलोच होतो. हा उपक्रम आहे तरी कसा? काय काय करावे लागेल? कसे करावे लागेल? sir समजावून सांगत होते. आम्ही उत्सुकतेने ऐकत होतो. अनेक गोष्ट स्पष्ट होत होती. अनेकजण उत्साहाने जबाबदारी स्वीकारत होती. यावेळी काहीतरी वेगळे नवीन करायचे होते. आमच्या कुमारभारती मधील लेखक-कवींची छायाचित्रे जमवणे आणि कवितांच्या अशासारख्या पाच-पाच कविता निवडणे शब्दकोश वाचनांसाठी सुचनाप्रत तयार करते. अलंकाराची विविध उदाहरणे शोधणे, कुमारभारती तीलच काही शब्दांची चुकीच्या पद्धतीने लिहिली जाणारी रुपे शोधणे वगैरे चौदा-पंधरा घटकांची यादीच सरांनी सादर केली. माझ्या वाट्याला समानार्थी, विरूद्धार्थी शब्दांची यादी तयार करण्याचे काम आले होते. मी समानार्थी शब्दांपासून सुरवात केली. मी ठरवले, पाठ्यपुस्तकातल्या एकही शब्द सोडायचा नाही. सर्वांची झकास यादी करायची. एकेक शब्द लिहीत गेलो. समानार्थी शब्द सापडत होते. मला मजा येऊ लागली. काही काही शब्दांना तर चार-चार, पाच-पाच समानार्थी शब्द सापडले. पण त्यातही गंमत होती. काही समानार्थी शब्द, गिणणं, अर्थछटाम घेऊन येतात. सूर्य म्हणजे दिनकर

मला नवनवीन ज्ञान होत होते. शब्दांच्या गमती कळत होत्या. विरूद्धार्थी शब्दांची तर फारच मजा आली. आंबटच्या विरूद्ध गोड तसेच कडू गोड, तिखट मग गोडच्या विरूद्धात काय? विरुद्ध अर्थ शोधणे फारच कठीण दिसू लागले. मग सरांचे मार्गदर्शन घेतले. काही शब्दांचे विरूद्ध अर्थी शब्द नसतात हे कळले. विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा मी वाक्यात उपयोग करून पाहिला. कोणत्या प्रसंगात कोणत्या स्वभावाच्या व्यक्ती हे शब्द वापरातील याचा विचार करू लागलो, आणि भाषेत किती मौज आहे हे कळले. मी अत्यंत आनंदाने मी जबाबदारी पूर्ण केली. आम्हाला वाचनालयाचा एक कोपरा मिळाला होता. तिथे आम्ही आमच्या सर्व माहितीची सुरेख मांडणी केली. सर्व पाहताना आमच्या लक्षात आले की, आमच्या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासासंबंधातील कोणतीही अडचण आम्हा या मराठी कोपऱ्याच्या सहाय्याने सहज सोडवू शकते. शिवाय तेथे बसून काहीही चाळले तरी खूप आनंद मिळू शकेल हे लक्षात आले. अशा या उपक्रमात मला सहभागी व्हायची संधी मिळाली. याचाच मला खूप आनंद होत आहे. आमच्या विद्यार्थीने दहावीत आल्यापासून आम्ही एक वेगळ्याच डौलात वावरत होतो. आम्हाला मिळत होते मोठेपणा. या वर्षी विद्यार्थी दिनाचा कार्यक्रम आम्ही सादर करणार होतो. तो आनंद काही वेगळाच होता. आम्हीच शिक्षक, आम्हीच मुख्याध्यापक, आम्हीच शाळा चालवणार. आम्ही मोठ्या उत्साहात हा दिन साजरा केला. माझ्या वाट्याला मराठी हा विषय आला होता. मी आनंदाने तयारी ला लागलो. एक छानसा पाठ निवडला. कठीण शब्द, वाक्यप्रचार लिहून काढले आणि सरांना भेटलो. त्यांनी माझी कल्पना बाजूला ठेवली आणि वेगळीच सूचना केली, पाठ्यपुस्तकात किंवा अभ्यासक्रमात जे काही ते शिकवायचे,

त्यांच्यासमोर शिक्षक म्हणून उभे राहायचे, त्यांना शिकवायचे, ऐकतील का ते माझे, समजून घेतील का? मनात असे काहूर माजलेले असतानाच माझ्या मराठीचा तास घेण्याची वेळ आली. मी धीरंगीपणे

हसरा भाव होता. हे ऐकण्याच्या मनस्थितीत होते. मी तोच क्षण बरोबर पकडला. सुरवातीलाच मी स्पष्ट केले, की पाठ्यपुस्तका बाहेरची कविता शिकवणार आहे. मग बालकवींबद्दल थोडेसे बोललो आणि त्यांची औदुंबर ही कविता वर्गात सादर केली. माझ्या काव्य वाचनाने विद्यार्थी खुश झाले. ती नाडी पकडून त्यांना मी माझ्या ताब्यातच घेतले. तयारी केल्याप्रमाणे अवघवत भाषेत निवेदन करीत गेलो. त्या कवितेत एका निसर्गचित्र आहे. ते डोळ्यांसमोर उभे करा. असे सांगून त्या दृश्याचे वर्णन केले, मग निसर्गातल्या रंगाचे दृश्यरूप कवींनी कसे उभे केले आहे? हे दाखवून दिले. ते निसर्गचित्र साकारताना साकार साकारता औदुंबूर हा वृक्ष नसून माणूसच आहे हे कल्पना करायला लावली. मग औदुंबर कोणत्या मनस्थितीत असू शकेल? याचे वर्णन करीत करीत एक ज्ञानी वयोद्ध वृद्ध मा माणूस भोवतालच्या जगाकडे कसा शांतपणे बघत होता तसा औदुंबर भासत असल्याचे पटवून दिले. विद्यार्थ्याची खुशी मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. मी यशस्वी झालो होतो. खुश झालो होतो. अर्थातच सरांनी माझी भरपूर तयारी करून घेतली होती. एक कविता शिकवायची म्हणजे किती अंगाने तयार तयारी करावी लागते याचा साक्षात अनुभव मिळाला. एक प्रकारे अभ्यास कसा करावा? याचे प्रात्यक्षिककचं घडले होते. मी आता नव्याने पाठ्यपुस्तकाकडे पाहू लागलो. हे शिकवायचे तर काय करायचे? ते शिकवायचे तर काय करायचे? माझे मन असा शोधू घेऊ लागलो. सर्वच विषयांकडे पाहण्याची माझी दृष्टी बदलली. शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर उभे राहण्यात काय सुख असते? ते मला अनुभवायला मिळाले. मी ठरवून टाकले, मी शिक्षकच होणार. शाळेचा निरोप घेताना शालांत पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर

शोभविंता रांगोळी रेखाटली होती आणि सारे शिक्षक आम्हा विद्यार्थ्यांचे स्वागतही करत होते. त्यांच्या व स्वागतानेच आम्ही सारे भारावून गेलो. सभागृह आज नव्या नवलाईने नटलेले दिसत होते. आजवर आम्ही शाळेत उत्कृष्ट यश मिळवून दिले. अशा गुणवंत विद्यार्थ्यांची छायाचित्रे सभोवतालची stand वर लावलेली ठेवली होती. केवढी कल्पकता होती त्यात, या साऱ्या प्रतीमा आम्हाला

सारे वातावरण सुगंधीत झाले होते. ठरल्या वेळी कार्यक्रमाला सुरवात झाली. आम्ही जिल्हाधिकारी निरोप समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. मुख्याध्यापकांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तेव्हा एक सुखद धक्का बसला, कारण जिल्हाधिकारी आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी होते व त्यांचे नाव शाळेच्या सन्माननीय विद्यार्थ्यांच्या यादीत झळकत होते. निरोप समारंभाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्या समारंभात भाषणांची आतिषबाजी नव्हती. आमच्या batch ने गेल्या दहा वर्षात मिळवलेल्या यशाचा आढावा मुख्याध्यापकांनी मोजक्या शब्दांत केला. पाहुण्यांनी अगदी मोजक्या शब्दात आपल्या जीवनातील यशाचे श्रेय शाळेकडे कसे जाते हे विनम्रपणे सांगितले. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडून एकमताने निवड झालेल्या आदर्श विद्यार्थ्यांचा, पाहुण्यांचा शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना भाषण करण्यास पाचारण करण्यात आले. पण हेनी वक्तृत्व स्पर्धा गाजवणारे सारे करडे वक्ते आज भारावले होते. त्यांच्या कंठातून शब्दच फुटत नव्हते. सारेच वातावरणात गंभीर झाले होते. सगळ्यांचाच डोळ्यात कडा ओलावल्या होत्या. हा वातावरणातील उदास गंभीरपणा निवळावा म्हणून काही गंमतीदार खेळ सुरू करण्यात आले व नंतर अल्पोपहाराचा कार्यक्रमाने समारंभाची सांगता झाली. समारंभ संपला तरी आमचे पाय शाळेतून निघत नव्हते. याच दिवशी वास्तूशी आमच्या शालेय जीवनातील अनेक स्मृती निगडीत झाल्या होत्या. त्या स्मृतींना उजाळा देत गुरुजनांना आणि मित्रांचा निरोप घेऊन मी शाळेबाहेर पाऊल टाकले. क्षणिक मागे वळून बघितले, डोळ्यातून आघोळणारे अश्रुमुळे शाळेचा सारा सारा परिसर अंधुक दिसत होता. शालेय जीवनातील ते सुंदर दिन हरपले. या विचारांनी ऊर दाटून आला होता. महापूराचे थैमान. गायत्री नदी ही आमच्या गावाचे भूषण. किंबहुना गायत्रीच्या काठावरचं आमचे गाव वसलेले होते. गावाच्या बाबतीत कोणतीही गोष्ट सांगायची असली तर गायत्रीच्या संदर्भात सांगितली जाते. गावातल्या प्रत्येकाचे गायत्री वर खूप प्रेम. अशी

hi कोमल काय करते तू.

अरे तू instagram बघते आणखी किती वेळ चालायचं instagram वरती on आणि मी एक तास झाला असंल.

अगं मी group म्हणजे insta वरती group ते आहेत ना त्यावरती video बघत होते. म्हणजेच college चे त्याचे video येतात online तर ते बघत होते. अच्छा तर काय कामाचचं बघत होते का? कामाचं बघत होते video ते हा का हा तसं बघायला गेलं तर सोशल मीडिया वरती सगळं काही कामाचा पण भेटत म्हणा पण maths लक्षात घे बघ नाही का सोशल मीडियावर वरती ना हेच फक्त बघायला भेटत बघ. जे काही जे आहे ना सोशल मीडियावरील loss करणारच बघायला भेटत तर ते आपल्या हातात असत. सोशल मीडियावरील आपल्या हातात असत ना आपल्याला नेमके जे आहे. हो. आपल्याच हातात असतं. आपण मोबाईल मधून चांगले येऊ शकतो वाईटही घेऊ शकतो. ते आपल्या हातात असतं. चांगलं काय घ्यायचं, वाईट काय घ्यायचं आणि सोशल मीडियावरती असं काही नसतं की सगळ्या गोष्टी वाईटच असतात. आपल्या education बाबतीत पण खूप काही information असती आपण जर रोज चेक करत गेल तर आपल्याला new update भेटतात. माहिती भेटते.

आणि आपण तर पाहिलय आताच्या या नवीन याच्यामध्ये तर आणि सध्या सगळ्या online च चालू आहे. त्यामुळे सगळच मोबाईल मध्येच असतय नवीन अह म्हणजे lecture हे recorded lecture अनेक गोष्टी मोबाईल मधून शिकायला मिळतात. हो lockdown मध्ये तर किती मोबाईलच महत्व वाढले होत. तुला तर माहित आहे ना. आणि lockdown मध्ये मोबाईलची जी आहे ती सवय झालेली आहे जस की छोटाली मूल ते इथू म्हणजे छोटे असतात ना तेव्हापासूनच त्यांना मोबाईलची सवय झाली तर त्यांना आता मोबाईल दूर गेला तर करमत नाही म्हणजे त्यांना खूप सवय झालेली असते social media हो. मोबाईल मुळे मोबाईल मुळे तर bad सवय त्यांना झालेली आहे. बघ. आणि ते जास्त धरल आपलं असत तर आपण थोडे समजदार आहोत आपल्याला समजय कि आपल्याला नेमक घ्यायचंय काय बबा आणि ते आणि ते जे लहान मुल असतात ना त्यांची तेवढी capacity नसते ना. तेव्हा हि लहान मुल जे असतात ना ते बारीक लवकर capture करतात ना. तर मग मला हे वाटत कि जे लहान मुलं आहेत त्यांना नुसतं insta वरती reels बनवणं youtube वरती reels बनवणं subscriberlikecomment

त्यांनाही अह कोरोनाचे याच्यामध्ये त्यांची online school ते सगळे चालू होत्या. त्यांचे classes हे सगळे चालू होतं. तर classes नंतरही ते reels बनवण insta वरती active राहण. त्यांना अशा गोष्टी जास्त आवडतात. अह ते अशा गोष्टीवर जास्त active राहतात.

आणि त्या मुलांचं बोलण्या बोलण्यामध्ये त्यांचं इतकं प्रकरण दूर गेलं. माहितेय कि त्या मुलीने directly susait केली. म्हणजे हे इतकं हे insta घातक ठरू शकत बघ. एखादया मुलीचा जीव देखील घेऊ घातकही ते आणि चांगलंही तितकेच आहे. त्याच्यावरती खूप काही चांगलंही शिकायला मिळत. पण लोक चांगलं न घेता वाईट घेतात. त त्यामुळं अश्या गोष्टी होतात. नाहीतर त्याच्यावरती शिकण्यासारखं ही खूप आहे. त्याच्यामध्ये खूप काही करू शकतो आपण हो. पहिल्या काळामध्ये कसं ग आपण ज्यावेळेस काय म्हणजे दहावी अकरावीला असताना आह तर काही माहिती नसायचं. carrier बद्दल काही माहिती नसायची, कशा बद्दल काय माहिती भेटायची नाही, विचारायचं तर कोणी घरामध्ये शिकलेल असल तर ठीक.

youtube ला टाकू google ला टाकू कुठेही टाकलं carrier समजा टाकलं दहावी नंतर carrier science मध्ये carriercommerce मध्ये carrier parts मध्ये carrier list च्या list येऊन जातात. courses च्या college च्या नावावर fees

हो तू पाहतेस ना की सगळ्या गोष्टी आपल्याला मोबाईलवरती available झाल्यात जसं अगोदर बाहेर काही काम जर असेल online तर मग आपल्याला बाहेर जाऊन करावी लागत असत तर आता घरच्या घरी सगळ जसं की phone pay आपल्याला पैसे द्यायच काम पडल तर अगोदर त्यांच्या त्यांच्याजवळ जाऊन पैसे द्यावे लागत होते. phone pay ने आपल्या सगळ्या गोष्टी म्हणजे सोप्या केलेल्या आहेत. अशा अनेक कोणते social media आहेत हो तेच आपण पहिले आपले पप्पा आणि होते ते मी तर एक एक तास बँकेमध्ये एक एक तास मी तर पप्पासोबत जायचे ना. एक एक तास अक्षरशा त्या बँकेमध्ये उभे राहायचे पण कोणी लवकर पैसे टाकायचे नाहीत आणि पैसे द्यायचं नाही आणि आता तर phone pay तुला माहिती आहे किती लवकर payment होतात within second त payment होऊन जातो ना phone pay खूप सोप्प झाल आहे. पैसे transfer करण्यासाठी असे अनेक अह social media वरती जे आता आहेत ते अनेक म्हणजे खूप चांगले आहेत त्याचा चांगल्या लोकात चांगला फायदा घेत नाहीत तर वाईट घेतात आणि त्याच्यामध्ये mobile मध्ये खूप काही चांगलं शिकण्यासारखं आहे मी ह्या हो तसं बरोबर आहे. पण मी ना तुला माहिती आहे का lockdown मध्ये मी गावाकडे असायचे ना माझ्याकडे काही शिकण्यासाठी एवढं काही special माध्यम वगैरे नव्हतं. तर मी काय केलं होतं माहिती आहे का तुला मला MPSC ची तयारी करायची होती ना तर त्या वेळेस सर्व

मी भरपूर सारे classes वगैरे केले. त्यावेळेसच idea येऊन गेली. की MPSC नेमकी करायची बघू आता कशी करायची आपण जे करतोय तो योग्य लिहितो आहे का आपण जे करतो ते कुठे चुकत तर नाही ना या गोष्टीचा सगळा अंदाज किंवा म्हणजे एक विश्वास मला फक्त अन्याकडे म्हणूनच भेटला की मी जे करते ते बरोबर आहे नाहीतर मला असं वाटायचं बरं बुक तर वाटते पण नेमके वाचते काय हे वाचते खरंच बरोबर आहे का

faculty चांगली आहे कसं मला काहीही माहित नव्हतं कसं मला काही माहिती नव्हतं त्या वेळेस मी सारखं google वरती search करायचे दहावी नंतर काय करायचं अकरावी नंतर काय करायचं अशा अनेक गोष्टी मला social media वर ती शिकायला मिळाल्या. हो मी देखील मी तर अक्षरशा बोलायचं कस, राहायचं कसं, वागायचं कसं, म्हणजे अह आयुष्यामध्ये विचार कसा करायचा, व्यायाम कसा करायचा, स्वयंपाक कसा शिकायचा किंवा मग एखादा सण कसा साजरा करायचा किंवा एखादी field कशी निवडायची त्या field मध्ये specialization कसं करायचं या सर्व गोष्टी वरती बघूनच शिकलेल आहे मलाही तसंच झालय. जेव्हा lockdown मध्ये college ते सगळं बंद होतं तेव्हा आम्ही सगळे lecture ते माझे online च केले त्यामुळे मला social media ची आता जास्त महत्त्वाचं वाटायलय. आणि ते म्हणजे चांगलं पण खूप आहे त्याच्यात वाईट पण आहे जे आपल्या हातात आहे काय वाईट घ्यायचं आणि काय चांगलं घ्यायचं. हा आपण तेवढे समजदार आहोत की आपल्याला समजते की आपण त्या चांगल्या गोष्टी निवडले पाहिजेत आणि मी देखील माहिते का ज्यावेळेस lockdown वगैरे होतं आणि मी college regular केलं नव्हतं college ला नेहमी जात नसे ना तर मी youtube वरूनच जी lecture आहेत ती lecture करूनच मी माझे all subject clear काढलेले आहेत. all subject semester मी clear झालेले आहे पास झालेले आहे ते फक्त social media मुळे मलाही social media वरती खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. हा आणि जे youtube ला वगैरे आहे ना खूप facility आहेत बघ म्हणजे ज्याला अडाणी आहेत ज्यांना type वगैरे करता येत नाही त्यांना mike ची पण सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. mike वरती बोलूनलगेच search करू शकतात ते

हो अनेक गोष्टींमध्ये सोप्प झालेल आहे. जस social media ने केलं तस पुन्हा ज्यांचा अगदी थोडही शिक्षण नाहीये ते निसत search वरून फक्त picture बघून देखील mobile use करू शकतात हो आता ते हरिपाठ वगैरे देवाची पण पूर्ण माहिती असते ना त्या मोबाईल मध्ये तर मग आता जे जास्त वयाची माहिती माणस आहे त्यांनादेखील मोबाईल असावा असा वाटायला लागलाय छोट्याले मुलं social media चे तोटे पण खूप आहेत माहितीये का सुरुवातीला सगळे लोक एकत्र बसायचे, जमायचे, जमल्यानंतर सगळे कामकाजाविषयी बोलायचे, हालचाल विचारायचे, बाबा नेमकं तुझं काय चालू आहे, माझं काय चालू आहे, सगळं व्यवस्थित आहे ना. हे सगळं विचारायचे पण आता हे दिसतच नाही

बघ ना social media मुळ लोक आपापल्या नादात राहायला लागले. mobile बघायला लागले. एकत्र बसले समोरून पहिलं कसं पहिल्या काळामध्ये सगळ समोरून दिसलं की लगेच राम राम घालायचे.